ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत
हे ट्यूटोरियल ब्लेंडर 259 मध्ये आउटलाइनर विंडो बद्दल आहे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
हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण आउटलाइनर विंडो म्हणजे काय
आउटलाइनर विंडो मधील एये एरो आणि कॅमेरा आइकॉन्स म्हणजे काय
आणि आउटलाइनर विंडो मधील डिस्प्ले मेन्यू म्हणजे काय
हे शिकू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
जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल बेसिक डिस्क्रिप्शन ओएफ ठे ब्लेंडर इंटरफेस पहा
आउटलाइनर हे ब्लेंडर मधील डेटा च्या फ्लोचार्ट ची सूची आहे
डिफॉल्ट द्वारे हे ब्लेंडर इंटरफेस च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात उपस्थित आहे
चला आउटलाइनर विंडो चा आकार बदलू
खालच्या भागाच्या किनारवर लेफ्ट क्लिक करून त्यास खालच्या बाजूस ड्रॅग करा
डाव्या किनारवर लेफ्ट क्लिक करून त्यास डाव्या बाजूस ड्रॅग करा
आउट लाइनर विंडो मधील पर्याय आता आपण अधिक स्पष्टपणे पाहु शकतो
ब्लेंडर विंडो चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे ट्यूटोरियल ब्लेंडर मध्ये विंडो टाइप्स कसा बदलायचा पहा
व्ह्यू वर लेफ्ट क्लिक करा
येथे अनेक पर्याय आहेत जसे की शो रिस्ट्रिक्शन कॉलम्न्स शो एक्टिव्ह शो ओर हिदे ओने लेव्हल शो हायररची डुप्लिकेट एआरईए इंटो न्यू विंडो एंड टॉगल फुल स्क्रीन
शो रिस्ट्रिक्शन कॉलम्न्स निष्क्रिय करा
हे आउट लाइनर विंडो च्या उजव्या कोपऱ्यात उपस्थित असलेले पर्याय पाहण्याजोगे निवडण्याजोगे आणि प्रस्तुत तिय पर्यायास निष्क्रिय करते
पुन्हा व्ह्यू वर लेफ्ट क्लिक करा
पाहण्याजोगे निवडण्याजोगे आणि प्रस्तुततिय पर्याय दाखविण्यासाठी शो रिस्ट्रिक्शन कॉलम्न्स सक्रियित करा
आउट लाइनर विंडो मध्ये क्यूब च्या डाव्या बाजूला असलेल्या प्लस साइन वर लेफ्ट क्लिक करा
कॅस्केड सूची दिसेल
हे तुम्हाला निवडलेल्या ओब्जेकटच्या प्रॉपर्टीस ची सूची दर्शवेल
आपण या बद्दल विस्तृत चर्चा नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये करू
एये तुमच्या ओब्जेक्टला 3डी व्यू मध्ये दृश्य किंवा अदृश्य बनविते
उदाहरणार्थ क्यूब साठी एये वर लेफ्ट क्लिक करा
3डी व्यू मध्ये क्यूब आता दिसणार नाही
पुन्हा क्यूब साठी एये वर लेफ्ट क्लिक करा
आता आपण 3Dव्यू मध्ये क्यूब पाहु शकतो
एरो तुमच्या ओब्जेक्टला 3डी व्यू मध्ये निवडण्याजोगे किंवा न निवडण्याजोगे बनविते
उदाहरणार्थ क्यूब साठी एरो वर लेफ्ट क्लिक करा
3Dव्यू मध्ये क्यूब वर राइट क्लिक करा
क्यूब निवडली जात नाही
पुन्हा आउट लाइनर विंडो मध्ये क्यूब साठी एरो वर लेफ्ट क्लिक करा
3डी व्यू मध्ये क्यूब वर राइट क्लिक करा
क्यूब आता निवडली जाऊ शकते
कॅमेरा तुमच्या ओब्जेक्टला प्रस्तुतीय किंवा अप्रस्तुतीय बनवितो
क्यूब साठी कॅमेरा वर लेफ्ट क्लिक करा
सीन ला रेंडर करण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील एफ12 दाबा
रेंडर मध्ये क्यूब आता दिसणार नाही
3डी व्यू वर पुन्हा जाण्यासाठी कीबोर्ड वरील esc दाबा
पुन्हा आउट लाइनर विंडो मध्ये क्यूब साठी कॅमेरा वर लेफ्ट क्लिक करा
सीन रेंडर करण्यासाठी एफ12 दाबा
क्यूब आता रेंडर मध्ये दिसत आहे
3डी व्यू वर जाण्यासाठी esc दाबा
आउट लाइनर विंडो मध्ये सर्च बार वर लेफ्ट क्लिक करा
जर तुमच्या सीन मध्ये अनेक ऑब्जेक्ट्स असतील तर हे सर्च टूल तुम्हाला सीन मध्ये समान गटाचे ऑब्जेक्ट किंवा विशेष ऑब्जेक्ट ना फिल्टर करण्यास मदत करते
आउट लाइनर विंडो च्या डाव्या कोपऱ्यावर असलेले सीन तुमच्या ब्लेंडर सीन मध्ये सर्व ऑब्जेक्ट्स ना आणि त्याच्या संबंधित असलेल्या घटकांना सूचीबद्ध करते
एल सीन्स वर लेफ्ट क्लिक करा
ही ड्रॉप डाउन ची सूची म्हणजे डिस्प्ले मेनू आहे
या मध्ये आउट लाइनर पॅनल साठी डिस्प्ले पर्याय समाविष्ट आहे
करंट सीन वर लेफ्ट क्लिक करा
आउट लाइनर विंडो मध्ये सूचीबद्ध असलेले सर्व ऑब्जेक्ट तुम्ही करंट सीन मध्ये पाहु शकता
displayमेन्यू उघडण्यासाठी करंट सीन वर लेफ्ट क्लिक करा
व्हिजिबल लेयर्स वर लेफ्ट क्लिक करा
आक्टिव लेयर किंवा लेयर्स मध्ये उपस्थित असलेले सर्व ऑब्जेक्ट्स आउट लाइनर विंडो मध्ये सूचीबद्ध आहेत
आपण लेयर्स बदद्ल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकुया
displayमेन्यू उघडण्यासाठी व्हिजिबल लेयर्स वर लेफ्ट क्लिक करा
सिलेक्टेड वर लेफ्ट क्लिक करा
आउट लाइनर फक्त त्याच ऑब्जेक्टला सूचीबद्ध करते जो 3Dव्यू मध्ये निवडलेला आहे
displayमेन्यू उघडण्यासाठी सिलेक्टेड वर लेफ्ट क्लिक करा
एक्टिव्ह वर लेफ्ट क्लिक करा
आउट लाइनर फक्त त्याच ऑब्जेक्टला सूचीबद्ध करते जो नुकताच 3Dव्यू मध्ये निवडलेला आहे
displayमेन्यू उघडण्यासाठी एक्टिव्ह वर लेफ्ट क्लिक करा
सामे टाइप्स वर लेफ्ट क्लिक करा
जसे की नावावरून सूचीत होते की सामे टाइप पर्याय आउटलाइनर विंडो मध्ये सर्व ऑब्जेक्ट्स सूचीबद्ध करते जे समान विभागात येतात
उदाहरणार्थ 3डी व्यू मध्ये क्यूब डिफॉल्ट द्वारे निवडलेली आहे
आउट लाइनर सीन मध्ये सर्व मेश ऑब्जेक्ट सूचीबद्ध करतो
या बाबतीत सीन मध्ये फक्त क्यूब हे मेश ऑब्जेक्ट आहे
आपण मेश ऑब्जेक्ट बद्दल ब्लेंडर मधील आनिमेशन वरील प्रगत ट्यूटोरियल मध्ये अधिक विस्तृत पणे शिकुया
displayमेन्यू उघडण्यासाठी सामे टाइप्स वर लेफ्ट क्लिक करा
ग्रुप्स सीन मध्ये सर्व समूहित ऑब्जेक्ट्स ना सूचीबद्ध करते
येथे काही इतर पर्याय ही आहेत ते आपण नंतर च्या ट्यूटोरियल मध्ये पाहु
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
मोठ्या सीन सह कार्य करत असताना एकाधिक ऑब्जेक्ट्स असल्यास सीन मध्ये प्रत्येक ओब्जेक्टची माहिती ठेवण्यासाठी आउट लाइनर विंडो अतिशय उपयुक्त असे साधन आहे
आता नवीन फाइल तयार करा आउट लाइनर मध्ये निवडलेल्याना सूचीबद्ध करा आणि क्यूब ला अनरेंडरेबल बनवा
हे ट्यूटोरियल ओस्कार प्रॉजेक्ट द्वारे निर्मित आहे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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
oscariitbacइन एंड spoken tutorialओआरजी nmeict इंट्रो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
आमच्यासह जुड ण्यासाठी
धन्यवाद